लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत इतर डेटा सोर्सेस एक्सेस करणे odb डेटाबेस रजिस्टर करणे डेटा सोर्सेस बघणे आणि राइटर मध्ये डेटा सोर्सेसचा वापर
बसे मधे इतर डेटा सोर्सेस कसे एक्सेस करायचे ते पाहू
लिब्रे ऑफिस हे बसे डेटाबेसेस व्यतिरिक्त इतर डेटा सोर्सेस एक्सेस करण्याची मुभा देते
ते इतर लिब्रे ऑफिस डॉक्युमेंट्स मध्ये जोडण्याची परवानगी देते
उदाहरणार्थ लिब्रिऑफिस बसे मधून स्प्रेडशीट किंवा साधे टेक्स्ट डॉक्युमेंट एक्सेस करू शकतो
आणि ते लिब्रिऑफिस राइटर डॉक्युमेंट मध्ये जोडू शकतो
उदाहरणार्थ लिब्रिऑफिस कॅल्क च्या सहाय्याने एक स्प्रेडशीट बनवू
स्टार्ट मेनूतील एल प्रोग्राम्स वर क्लिक करून लिब्रिऑफिस सूट मेनू उघडा
जर लिब्रिऑफिस आधीच उघडलेले असेल तर नवी स्प्रेडशीट उघडण्यासाठी फाइल मेनूतील न्यू आणि नंतर स्प्रेडशीट वर क्लिक करा
स्प्रेडशीट मध्ये येथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सॅम्पल दाता टाईप करू
एलटीपॉजेग्ट ही स्प्रेडशीट डिरेक्टरी लोकेशनमध्ये लायब्ररीमेंबर्स नावाने सेव्ह करा
ही फाईल नंतर आपल्या उदाहरणात वापरायची असल्याने हे लोकेशन लक्षात ठेवा
कॅल्क विंडो बंद करू
ही स्प्रेडशीट बसे मधून कशी एक्सेस करायची ते पाहू
विंडोज स्टार्ट मेनूतून बसे उघडा
जर लिब्रिऑफिस आधीच उघडलेले असेल तर फाइल मेनूतील न्यू आणि नंतर डेटाबेस वर क्लिक करा
ह्याने डेटाबेस विझार्ड उघडेल
येथे कनेक्ट टीओ अन एक्झिस्टिंग डेटाबेस वर क्लिक करू
नंतर ड्रॉपडाउन वर क्लिक करा
बसे ला एक्सेस करता येणारे विविध डेटाबेस सोर्सेस ह्या सूचीत पाहू शकतो
येथे स्प्रेडशीट वर क्लिक करू
नेक्स्ट वर क्लिक करू
ब्राउज च्या सहाय्याने पूर्वी सेव्ह केलेली स्प्रेडशीट शोधू
स्प्रेडशीट ला पासवर्ड असल्यास तो प्रदान करणे आवश्यक आहे
येथे त्याची गरज नाही
नेक्स्ट वर क्लिक करा
आता डेटा सोर्स म्हणून ही स्प्रेडशीट रजिस्टर करू
एडिट करण्यासाठी ती उघडा
फिनिश वर क्लिक करा
येथे डेटाबेस चे नाव देऊ या
टाईप करा लायब्ररीमेंबर्स
लक्ष द्या ही ओडीएफ डेटाबेस म्हणून सेव्ह होत आहे
आपला नेहमीचा टाईप odb आहे
ही स्प्रेडशीट असलेल्या जागीच सेव्ह करा
अशाप्रकारे बसे मध्ये स्प्रेडशीट डेटा सोर्स म्हणून रजिस्टर केली
आता आपण मुख्य बसे विंडो मध्ये आहोत
डाव्या पॅनेलमधील टेबल्स आयकॉन वर क्लिक करा
शीत1 शीत2 आणि शीत3 ह्या टेबल्सकडे लक्ष द्या
शीत1 उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा
हा स्प्रेडशीट मधील डेटा आहे
स्प्रेडशीट एक्सेस करण्याच्या पध्दतीत आपण येथून कुठलेही बदल करू शकत नाही
येथे केवळ डेटा पाहता येतो क्वेरीज आणि उपलब्ध डेटाच्या आधारे रिपोर्ट बनवू शकतो
बदल करायचे असल्यास ते थेट स्प्रेडशीट मधेच करावे लागतात
odb डेटाबेसेस रजिस्टर करणे
openofficeओआरजी सारखे इतर काही प्रोग्रॅम आहेत जे odb डेटाबेस बनवू शकतात
लिब्रिऑफिस बसे मध्ये वापरण्यासाठी ते प्रथम बेसमध्ये रजिस्टर करणे आवश्यक आहे
कुठलाही odb डेटाबेस रजिस्टर करण्यासाठी बसे उघडणे आवश्यक आहे
टूल्स ऑप्शन्स लिब्रिऑफिस बसे आणि डेटाबेस निवडा
रजिस्टर्ड डेटाबेस खाली न्यू क्लिक करा
डेटाबेस कुठे आहे ते शोधा
रजिस्टर केलेले नाव बरोबर असल्याची खात्री करा
ओक वर क्लिक करा
आता लिब्रिऑफिस मध्ये दाता सोर्सेस कसे बघायचे ते शिकू
त्यासाठी बसे मध्ये आपण रजिस्टर केलेल्या स्प्रेडशीट चा वापर करू
ही लिब्रिऑफिस राइटर किंवा कॅल्क मध्ये वापरू शकतो
उदाहरणार्थ लिब्रिऑफिस राइटर मध्ये कशी बघायची ते शिकू
प्रथम बसे विंडो मधून राइटर उघडा
फाइल खालील न्यू आणि नंतर टेक्स्ट डॉक्युमेंट वर क्लिक करा
आपण राइटर विंडो मध्ये आहोत
उपलब्ध डेटा सोर्सेस बघण्यासाठी वरील व्ह्यू मेनू आणि दाता सोर्सेस वर क्लिक करा
किंवा एफ4 हे बटण दाबा
आता डावीकडे वरती रजिस्टर केलेल्या डेटाबेस ची सूची दिसेल ज्यामध्ये आत्ता बनवलेल्या लायब्ररीमेंबर्स चा समावेश आहे
डेटाबेस बघण्यासाठी डेटाबेस नामे च्या डावीकडे असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करून ते उघडू
आपण टेबल्स उघडू
येथे शीत1 2 आणि 3 आहेत
शीत 1 वर क्लिक करा
राइटर विंडो च्या उजवीकडे वरती डेटा दिसत आहे
हा डेटा आपल्या राइटर डॉक्युमेंट मध्ये कसा वापरायचा ते पाहू
समजा वरील टेबलमधील सर्व डेटा वापरायचा आहे
येथील सर्व रेकॉर्ड्स सिलेक्ट करा
पहिल्या रेकॉर्ड मधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील ग्रे सेल वर क्लिक करा
नंतर Shift दाबून शेवटच्या रेकॉर्डमधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील ग्रे सेल वर क्लिक करा
सर्व डेटा हायलाईट झालेला दिसेल
आता क्लिक करून हे राइटर डॉक्युमेंट मध्ये खाली ड्रॅग करून सोडून द्या
पुढे इन्सर्ट डेटाबेस कॉलम्न्स असे शीर्षक असलेली पॉपअप विंडो दिसेल
येथे वरील टेबल ऑप्शन वर क्लिक करा
नंतर सर्व फिल्डस डावीकडून उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी डबल एरो वर क्लिक करा
येथे अनेक पर्याय दिसतील
आता ओक वर क्लिक करा
संपूर्ण डेटा असलेले टेबल डॉक्युमेंट मध्ये आले आहे
पुढे स्वतंत्र फिल्डस कशी समाविष्ट करायची ते पाहू
राइटर डॉक्युमेंट च्या वरील भागात जाऊन दोन वेळा Enter दाबा
पुन्हा डावीकडे वर जा
येथे टाईप करा मेंबर नामे कॉलन
नंतर उजवीकडे वर असलेल्या डेटा सोर्सेस भागातील नामे ह्या कोलम्न वर क्लिक करा
नंतर क्लिक करून टाईप केलेल्या टेक्स्ट पुढे ड्रॅग करून ड्रॉप करा
tab दाबा आणि फोन नंबर कॉलन असे टाईप करा
आता पुढील क्रिया माहीतच आहे
टाईप केलेल्या टेक्स्टपुढे फोन ह्या कोलम्न वर ड्रॅग करून ड्रॉप करा
पहिले रेकॉर्ड हायलाईट करण्यासाठी त्याच्या डावीकडील ग्रे सेल वर क्लिक करा
नंतर दाता टीओ फील्ड्स ह्या आयकॉन वर क्लिक करा
तो वरील फॉर्मॅटिंग टूलबार च्या खाली असलेल्या टेबल दाता टूलबार मध्ये मिळेल
आता राइटर डॉक्युमेंट मध्ये टेबलमधील दाता बघता येईल
दुसरे रेकॉर्ड मिळवण्यासाठी केवळ वेगळा रेकॉर्ड हायलाईट करा आणि दाता टीओ फील्ड्स हा आयकॉन पुन्हा वापरा
अशाप्रकारे लिब्रिऑफिस डॉक्युमेंट्स मध्ये डेटा सोर्सेस वापरण्यास शिकलो
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण शिकलो इतर डेटा सोर्सेस एक्सेस करणे odb डेटाबेस रजिस्टर करणे डेटा सोर्सेस बघणे राइटर मध्ये डेटा सोर्सेसचा वापर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
ह्या प्रॉजेक्टचे संयोजन httpspoken tutorialorg ने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद